हा एक डेंटिस्टच्या दवाखाना आहे इथे दातांचे उपचार केले जातात.

तसेच या मंचाचा सभोवतालचं वातावरण--

समोर डी_इ_आय_सी चे बोर्ड लावण्यात आलेले आहे.

इथे काही महिलावर्ग एकत्रित येऊन--

नारंगी पांढऱ्या अशा विविध रंगांची इथे बॉक्सेस ठेवण्यात आलेले आहे.

कपड्यांची ॲडवटाइजमेंट करण्यासाठी डेमो पिसेस लावले गेले हाय.

हि गाडी लाल रंगाची असते कारण जिथे धोक्याचे सिग्नल आहे तिथे लाल रंग दर्शविला जातो.

इथं दोन बाजूला दोन रेस्टॉरंट आहे एक देशी तंदूर धाबा रेस्टॉरंट --

या दुकानाचे नाव तंदुरी चाय स्पेशालिस्ट असं आहे.

होणारे कार्यक्रम तसेच त्यांना लागणारे औषधं उपचार इत्यादींची सेवा कैली जाते.